आणखीन तिथे ब्राऊन कलरच --

आधार नाव नोंदणी आणि अद्यतन से --

जिथे अमूल चे फ्रेश क्रीम आहे.

ते पायऱ्या सुद्धा आहे.